जिकडे एक टीचर उभी आहे.

मूल बसून ड्रॉइंग करत आहे.

इकडे एक रस्ता दिसत आहे रस्ता बंद केलेला गेला आहे.

मध्ये खूप सगळ्या खुर्च्या लावलेला आहे.

जस की मी या फोटोमध्ये बघू शकते त इकडे गौतम बुद्धाची खूप सुंदर प्रतिमा--

जो की खूप सुंदर प्रकाराने सजवण्यात आलेला आहे.

आणि खूप लोक बसच्या बाहेर पण उभे आहे ते सगळे बसचा--

ती बिर्याणी खूप दिसायला स्वादिष्ट दिसत आहे.

आजूबाजूला एकदम शांती आहे सुंदर सुंदर झाड आहे.

नदीवर एक ब्रिज तयार केला गेलेला आहे.

खूप सुंदर प्रकारे लायटिंग लावलेली गेलेली आहे.

आणि खूप पाऊस होताना दिसत आहे.

जस की मी या फोटोमध्ये बघू शकते तर हे एक पुस्तकाच दुकान आहे.

जस की मी बघू शकते.

इकडे खूप छान लायटिंग आणि फुलानी से--

शॉर्ट पॅन्ट लॉन्ग पॅन्ट इतर काय काय आणि एकदम सुंदर सुंदर कलर्समध्ये दिसत आहे.

जस की मी इकडे बघू शकते तर हा एक मॉलचा फोटो आहे.

जस की मी या फोटोमध्ये बघू शकते तर इकडे--

इकडे मोकळा भात वरण भाजी--

ते छोटस मंदिर आहे पण खूप आकर्षित आहे.

जस की मी बघू शकते तर हे एक भाज्यांच दुकान आहे.

चर्च ला खूप सुंदर लायटिंग नी सजवला गेला आहे.

एक दवाखान्यामधला आहे इकडे खूप सगळे--

तर इकडे एक कृष्ण अन राधाचा फोटो आहे.

मूल इकड खूप मस्ती करत आहे.

अ या फोटो मध्ये एक लॉंड्री आहे ज्याचं नाव आहे लॉंड्री दीदी.

त्याच्यामध्ये पेट्रोल भरण्याच काम चालू आहे.

फोटो हा रस्त्यावर काडलेला फोटो आहे.

कोणी लोक सामान उचलून घेऊन जात आहे.

टेबल सजवण्यात गेलेला आहे त्याच्यात व्यवस्थितपणे टिशू पेपरस --

इकडे आजूबाजूला खूप सारी झाड आहे.

ता चौघ्या बाजूनी पण आहे.

स्टेज तयार करण्यात आलेल आहे.